आणि तिथं काय आहे वॉटर पार्क मध्ये आपण फॅमिली सोबत किंवा फ्रेंड सोबत अं ऑफिस वाल्या सोबत जाऊ शकतो मस्ती करायला वॉटर पार्क हा सगळ्यात सुंदर पिकनिक स्पॉट आहे तिथे आपण खूप मस्ती करू शकतो.

तिथे आपण कटिंग करू शकतो जाऊ शकतो केस सरळ करू शकतो केसांना नवीन शेप देऊ शकतो केस--

हा नागपूरचे स्पॉट आहे आणि हा थोडा जुना रोड आहे जिथे मेट्रो च कन्स्ट्रक्शन होताना दिसत आहे इथं --

हे एका हे एका मंदिराचे फोटो आहे मंदिराचे फोटो आहे आणि इथं खूप सारे असे दरवाजे आहे आजूबाजूने छान छोटे-छोटे वडाचे झाड आहे.

हनुमान मंदिर आणि आजूबाजूला दोन-तीन मंदिर आहे असाच एक हनुमान मंदिर आणि गोपाळ तिथे खूप सारे मस्त--